कोणी शर्ट घातलेले आहेत तर कोणी बनियान --

रोडच्या बाजूला एक मोठा दगड आहे त्याच्या बाजूला एक मोठी डी_पी आहे.

त्या हॉस्पिटल मध्ये पेशंट साठी चेअर आहेत खूप --

तिथे पाणी आहे खूप दगडी आहेत.

इथे एक माणूस हर हार बनवत आहे.

आणि एक स्कूल बस येल्लो कलर ची तिथून जात आहे.

हे एका तळ्याचं चित्र दिसत आहे.

हि एक अ ग्रीनरी च दुकान आहे.

दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत बसाय साठी --

ही एक ग्रीनरीच आहे तिथे खूप वेगवेगळे प्रकारचे--

भाजी मार्केट मधला एक ठेला दिसत आहे.

शिमला मिरची बीन्स मिरची कारलं अजूनही वेगवेगळ्या भाज्या दिसत आहेत.

हे कॉलेज खूप जून जुनं आहे आणि या कॉलेज ला ग्रे कलर चा पेंट आहे.

एक नर्स तिथं उभं राहून बस बघत आहे.

त्या गाड्या रेड कलर चा आहे त्या गाड्यांना हार लावलेला आहे.

हे एक गार्डन दिसत आहे गार्डन च्या बाजूला --

त्या पुढे खूप तलाव आहे तलावात खूप मासे वेगवेगळ्या प्रकारची मासे दिसत आहेत.

एक पोरींचे चित्र लावले आहे ज्यांची बॉडी बनलेली आहे.